ही चित्र कला मधी एक स एक उम नाईचे दुकान दिसते आणि हे नाईचे दुकान --

इम दुकान किती मोठी आहे अण खुप सुंदर आहे.

आणि रोड दिसते आणि हिरवा हिरवा झाड दिसते --

आणि खुप छान जगा आहे.

आणि हे स्टेज चे अ --

आणि ही ही गार्डन किती सुंदर दिसतेय आणि तित मठ होत आणि बिल्डिंग किती मोठी आहे आण हि बिल्डिंग किती सुंदर आहे.